समोर स्टूल दिसत आहेत खिडकी दिसत आहेत.

समोर कौल दिसत आहेत पत्रे दिसत आहेत झाडं दिसत आहे.

भिंती दिसत आहेत. ताडपत्री दिसत आहेत. खूप सारे व्यक्ति दिसत आहेत.

शिडी दिसत आहे खिडकी दिसत आहे.

कोंग दिसत आहे पत्रा दिसत आहे घरं दिसत आहे--

बिल्डिंग ग्रे कलर ची आहे गवत आलेल दिसत आहे.

लावलेला आहे. इथे एक मुलगा दिसत आहे. त्या टोपी घातलेला दिसत आहे.

बोर्ड दिसत आहे लाइट दिसत आहे.

मोकळं ग्राउंड दिसत आहे झाडी दिसत आहे गवत आलेलं दिसत आहे.

समोर एक घसरगुंडी दिसत आहे काही व्यक्ति दिसत आहे पाइप दिसत आहे खांब दिसत आहे.

रस्ता दिसत आहे घरं दिसत आहेत.

बोर्ड ग्रीन कलर चा आहे खांब व्हाइट कलर चे आहेत.